पण त्यांनी पुणेशी नेहमीच आपली जहागिरी ठेवली, आणि स्वताची एक लहानशी फौज पदरी बाळगली. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा जातेतील आणि भोसले कुळातील होते. त्यांचे आजोबा मालोजी अहमदनगर सालतनचे एक भावश्याली शेनापती होते. आणि त्यांना राजा हि उपाधी देण्यात आली होती. लष्करी खर्चासाठी त्यांना पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूरचे हे देशमुखी हक्क देण्यात आले. त्यांना त्यांच्या कुठुंबच्या वास्तव्यासाठी किल्ला शिवनेरी देखील देण्यात आला. शिवाजी महाराजांना च्या वीजापूरच्या आदिलशाही सल्तनतनी दक्षिनेकडील राज्यांवर आक्रमण केले, हि सल्तनत अलीकडे मुघल साम्राज्याचे एक राज्य बनले होते. शहाजी राजे त्या वेळी पश्चिम भारतातील डोंगराळ प्रदेशातील शरदार होते. आणि आदिलशहाला मदत करत होते. शहाजीराजे हे जींकलेल्या प्रदेशातील जहागिरीच्या बक्षिसाच्या संधी शोधात होते. ज्यावर ते वार्षिक कर वसूल करू शकत होते. शहाजी हे मुधालांचे बंडखोर सरदार होते. शाहाजी राज्यांनी विजापूर सरकारच्या पाठींब्याने मुघालाविरूढ केलेल्या मोहिमा साधारणपणे यशस्वी अयशस्वी ठरल्या. मुघल सैन्याने त्यांच्या सतत पाठलाग केला. आणि शिवाजी महाराज आणि आई जिजाबाई यांना नेहमी या किल्ल्यावरून त्या किल्यावर जावे लागले. सोलाशे छत्तीस मध्ये शहाजी राजे विजापूरच्या

लहान शिवाजी राज्यांना घेऊन जिजाबाई पुण्याला राहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे यांच्या एकोजी भोसले व्यंकोजी भोसले ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तामिलनाळू मधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले. शिवाजी महाराजांना घेऊन जिजाबाई पुण्यात स्थाईक झाल्या.

नियुक्ती केली. सोलाशे सत्तेचालीस मध्ये कोंडदेव मरण पावले आणि शिवरायाने कारभार हाती घेतला, त्यांच्या पहिल्या मोहिमेने थेट विजापुरी सरकारला आवाहन दिले. जिजाबाई पुण्यात राहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुर्व्यवस्था झाली होती. तेव्हा छोटे शिवाजी राजे यांनी कारभारी त्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीका दाखल सोन्याचा मुलामाच्या नांगर फिरवून जीजाबाई पुण्याची पुनर्स्थापना करायला सुरवात केली. शिवाजी राजे लहानाचे मोठे असताना आणि मोठे झाल्यावरही मोठपणीच्या शिहगडवरच्या स्वारीसारख्या प्रत्येक महात्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाई खंभीर मार्गदर्शन दिले. शिवाजी महाराजांच्या त्या आद्यगुरु मानल्या जातात. हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजी महाराजना जीजाबाईनी स्पुर्ती दिली. असे काही इतिहासकार मानतात. विजापूर सल्तानातची संघर्ष इसवी सन सोलाशे त्रेचाळीस मध्ये सुलातांच्या आजारपणामुळे विजापूर दरबारात निर्माण झालेल्या गोधाळाचा फायदा घेऊन सोळा वर्षे शिवरायांनी तोरणा किल्ला घेतला आणि तेथे सापडलेला मोठा खजिना ताब्यात घेतलला. पुढील दोन वर्षात शिवरायांनी

तसेच त्यांनी इसुप, बारामती आणि इंदापूर आपल्या थेट ताब्यात घेतली. तोरण गडासमोरील मुरुमदेवाचा डोंगर जिंकून त्यांची डागडुजी केली त्याचे नाव त्यांनी राजगड ठेवले. यासाठी तोरणा येथे सापडलेल्या खजिन्याचा उपयोग केला. राजगड हि एक दशकाहून अधिक काळ त्यांची राजधानी होती. यांनतर शिवाजी महाराज हे कोकणकडे वळले आणि त्यांना कल्याण हि महत्वाचे शहर ताब्यात घेतले. विजापूर सरकारने या घटनाची दाखल घेऊन कार्वाहीची कारवाही करण्याचे ठरविले. पंचवीस जुलै सोळाशे अठ्ठेचाळीस शिवाजी महाराजांना ताब्यात घेणाचा पयत्न विजापूर सरकारच्या आदेशानुसार बाजी घोरपडे नावाचा सहकारी मराठा सरदाराने शहाजी राज्याला शहीद केले. सोळाशे एकोन्प्न्नास मध्ये खुन्जी ताब्यात घेतल्यानंतर कर्नाटकात आदिलशाहाचे स्थान मिळविल्यानंतर शहजीराजाची सुटका झाली. दम्यान शिवरायाने आपल्या विजयात स्थान दिले, आणि शांतपणे आपले कायदे एकत्र केले. आपल्या वडिलांच्या सुटकेनंतर शिवाजी महाराजानी पुन्हा छापेमारीला सुरवात केली सोलाशे छाप्पन मध्ये वादग्रस्त परिस्थिती चंद्रराव मोरे, विजापूरचा सहकारी, मराठा सरळ जामदार यांचा वध केला आणि त्याच्या कडून सध्याच्या महाबळेश्वरच्या hill station जवळील जावळीचे खोरे ताब्यात घेतले. भोसले आणि मोरे घराण्या व्यतिरिक्त सावंतवाडीचे सावंत, मुधोळचे घोरपडे, पलटनचे निंबाळकर, शिरके. माने आणि मोहिते यांच्यासह अनेकांनी विजापूरच्या अदिलशाहीची सेवा केली. अनेकांनी देशमुखी हक्काने काम केले. या बलाढ्य कुटुंबाना वश करण्यासाठी वश करण्यासाठी

देशमुखांना मध्ये टाकण्यासाठी गावातील पाठलांची थेट व्यवहार करणे, किवा त्यांशी लढणे.

ठीक आहे मग कर call या मग जेवण करायला, मटण भात वाढून आणते ठीक आहे काय म्हणता आणखी हो शुद्रा पूर्वीचे कोण होते?

भीती वाटते संबंधीचे वाक्य अस्तित्वात आहे त्या वाङ्मयाची भीती लक्षात घेतली.

अनाथनिक आहे असे मानता येणार नाही इतकाच एकदा अपेक्षित असणार असेही म्हणता येणार नाही. सामाजिक संघटना सारखे उभारली होती ते हि प्रस्तावना शूद्रांच्या श्लोकात अशी लिहिलेली आहे उभारली होती. तेवढेच नव्हे तर त्यांच्या असंख्य अपमान पद्धती अपात्र दर्शक बंधने लागली त्यामुळे क्षुद्रांला कायदे नाही उच्च स्थान देण्यात आले खालच्या पासून वरच्या स्थानाकडे जायला त्यांच्या करण्यात आले अंगी घेण्याची कारकिर्दी केली नाही तर त्याने त्या सैनेत एकूण हवालामध्ये त्यांची संख्या त्या स्वतंत्रपणे दाखवली नाही परंतु अस्पृश्यांची लोकसंख्या धरली नाही तर शूद्रांची लोकसंख्या हि उच्च लोकसंख्येच्या मानाने सगळ्यात जास्त ऐंशी percent त्याबद्दल सांगता नाय येत संख्येने इतक्या मोठ्या तर त्या पुस्तकात चर्चा केली आहे तर ती पुस्तके असे कदाचित म्हणता येणार नाही ते पुस्तक हिंदी आहे समाजातील शुद्ध लोकांसंबंधी आहे शूद्रांचे जे काही प्रश्न असतील त्याबद्दल करणे सध्याच्या काळी असे एकमत केले जाते हिंदू जातीयांना हिंदू त्या पुस्तकात लेख लिहून sharing हे आपल्या पुस्तकातल्या मुद्याबद्दल लिहितात कि शुद्ध लोक हि आर्य होती. अगोदरच्या काळातील शुद्ध लोक होती ना ती आर्य समाजाचे होते किंवा जन्मबुद्धीसाठी मूळचे रानटी रहिवासी होते असं त्यांचं म्हणणं आहे तेव्हाच त्यांच्या तेव्हा सम्रूश्यानी तयार झालेल्या डोळ्यातील लोक होती.

वरच्या तीन वरिष्ठ जातींची हीच कामे होती त्याच्यात पुष्कळ ठेवण्यात आली हे वरचे तीन होते त्यांच्यामध्ये पुष्कळ अंतर ठेवण्यात आले कारण इथे लोक प्रथम आर्यन house ची हि गोष्ट आपण जरी मान्य केली तरी आर्याच्या तीन जातींमध्ये त्यांचे अमिश्रण निर्माण करून

या असल्या रूपांतरामुळे शुद्रांनी काही बाबतीतच तोट्या पेक्षा फायदाच जास्त झाला म्हणे पूर्वी दाखविण्यात आले आहे ज्यांना शूद्र म्हणून संबोधले गेले होते त्यांना वास्तविक पाने ब्राम्हण व क्षत्रिय लोकांच्या गुणगुण्यापेक्षा इतर लोकांचे गुणगुणणे

विसरून गेल्या त्याचप्रमाणे शूद्रांच्या डोळ्या इतर वंशामुळे विसरून गेले आहे या मातीच्या उभारणीतून पिकांच्या पायावर केली असं शुद्ध लोक म्हणजे परस्परांपासून निम्म्या नेमल्या फंश्यापासून उत्पन्न झालेल्या आणि दुसरं म्हणजे असे हे शूद्र लोक व हिंदी आर्य समाजातील मुलं पूर्वी लोक हे पानशेत वृत्ताने परंपरा पासून अगदी वेगळे आहेत. हि परिस्थिती लक्षात न घेता पियुष यांनी ते मत दर्शवून हि त्यांची पहिली चूक होय शूद्रांच्या प्रश्नांचा आपण जेवढा विचार करतो तेव्हा त्या प्रश्नांचा मध्यवर्ती बिंदू शूद्र लोक होत नाही तर त्यांच्यावर त्या देहेडांची व निर्बंधाची कायदेशीर पद्धत लावण्यात आली ती त्या प्रश्नाच्या केंदबिंदूत करते हा मुद्दा लक्ष्यात न घेता अश्विन रेशीम यांनी आपले मत प्रादेर्शित केले हि त्यांची दुसरी चूक होय हिंदी आर्य समाजाने शूद्रांची जीवनाची दोरी आपल्या हातात ठेवण्यासाठी ब्राम्हणाने देहेडांची व निर्बंधांची प्रस्तावना तयार केली याबाबत क्षय नाही स्वतंत्र वेगळी आणि सहज ओळखता येईल अशी समाज म्हणू हि मोल शूद्र लोक आता राहत होती. ठीक आहे आता नाही ती आधीची होती ना त्यामुळे ते वरिष्ठ जाती त ते मिसळून गेले आहेत त्यांचं स्वतंत्र अस्थित्व तडी लागत नाही आता ते वरिष्ठ मध्ये इतके मिसळून गेले कि त्यांची जात काय आहे ते त्यांना आता मुळीच लक्षात नाही ठीक आहे वरिष्ठ म्हणून

या अगोदर कायदे कानून होते ते आता त्यांचे कायदे कानून अस्तित्वात राहिलेले नाहीयेत कारण कि तेच लोकच नाय राहिलेत तर त्यांचे कायदे कानून काय राहतील बरोबर आहे तीच ठीक आहे हे कसे घडून आले हे जाणून घेण्याचे सर्वात उत्सुकता असते याबद्दल माझे स्पष्टीकरण असे आहे कि हिंदी आर्य समाजातील शूद्र ब्राम्हणांनी केलेल्या कायद्यांमुळं या बसस्थानकांनी केस कर्ज झाले असतील कि ते दिवसेंदिवस जास्त जास्त अह अधोगतीला जाऊन ते जमातीतील अगदी नीच दर्जाचे स्थान त्यांना मिळेल मिळाले असेल यांचे दोन परिणाम आहेत एक विशिष्ट जमातीचे नाव आणि दुसरं म्हणजे शूद्र शब्दांचा मूर्त मूळचा होय मूळचा अर्थ नष्ट झाला आणि संस्कृतीही स्वाभिमानाने आणि समाज कल्याणाची कल्याण सुद्धा शब्द वापरण्यात आला आणि दुसरं म्हणजे

शब्दाचा अर्थ व्यापक म्हणजे पुष्कळ प्रकारची लोकांना लागू होणारा कामगीर शिवरायांचे ते कायदे कानून करतात

ठीक हाय ना सूर्यवंशाच्या ज्या आर्य जनक होत्या त्या त्यातील एक जमातीचे नाव शूद्र होते दुसरं म्हणजे एक part असा होता कि त्यावेळी आर्य समाज फक्त तीन वर्ण म्हणजे ब्राम्हण क्षत्रिय वैश्य मानातील होते. शूद्रांचा स्वतंत्र असा वर्ण म्हणता हिंदू आर्य समाज्यातील क्षत्रिय वर्णाचा एक भाग असा शूद्रांचा दर्जा होता शूद्र राजे यांनी

पाचवं म्हणजे शुद्रांनी आपल्यावर त्यांच्यावर गुन्हे केले कि त्याने ब्राम्हणाचा अंतःकारणाला एक खास उत्तर देत होते. ठीक आहे एवढं सुंदर असं मी सांगितलं तर तुम्हाला काही समजलं का बाळांनो समजलं हो भी नाय म्हणत आणि नाय भी नाय म्हणत कोणी समोर शुद्राच्या जटिल प्रश्न शूद्रे हि हिंदी आर्य समाजातील चरण उठाव वर्ण होती हे प्रत्येकाला माहित आहे.

लोकांनी मनावर घेतले आहे या बाबी अशा प्रकारचे संशोधन करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. यामध्ये नेहमीच म्हणजे कडे आल्यामुळे क्रांती घडून आल्यामुळे या दोन कारणांपैकी खरे कारण कोणते तर समजून समजून घेणे अत्यंत पुरुषाला शंभर डोळे शंभर पाय आहेत. पृथ्वीला सर्व बाजूनी व्यापल्यानंतर शिल्लक राहिली हे काय आतापर्यंत होते करून भीमराव आंबेडकर यांनी सांगितलं भूपात ची नाही झालेली आहे तुम्ही laptop use करता का? ठीके तुम्ही laptop use करा मला गोष्ट सांगा ठीके ऐका ठीक आहे ना हो तर म्हणा त्यांच्यामुळे विरत जन्माला आली आणि विरतापासून जन्माला तेव्हा तो पृथ्वीच्या मागे वर पुढे पसरला देवांनी यज्ञ केला व त्या पुरुश्यांची आहुती तेव्हापासून तर त्या यज्ञाची लोणी अच्छा पहिल्याच्या काळातील कहाणी आहे ती मी तुम्हाला सांगत त्यांच्यामुळे घोडे जाताना दातांच्या दोन पक्षी पशु उत्पन्न झालं त्यांच्यापासून गाय उत्पन्न झाली त्याच्यापासून शेळ्या मेंढ्या उत्पन्न झाल्या. जेव्हा देवाने पुरुष्याला तोडले तेव्हा त्यांनी त्यांच्या ते त्यांचे बाहू होते त्यांच्या मांड्या व पाय रामन त्यांची कोण होती राजण्याला त्यांचे बहू नेले वैभव म्हणून कोणते कोणीही घेतात त्याच्या मांड्या झाल्या एक दिवस त्याच्या पायापासून चालू झाल्या. चंद्रोदयाच्या आत्मीयतेने उत्पन्न झाला सूर्याच्या डोळ्यापासून इंद्र व अग्नी त्यांच्या मुखातून अग्नी वायू त्यांच्या फाश्यापासून तयार झाले. चित्रामुळं आर्य व दास त्याची सगळं कितीही तीव्र स्वरूपाचा असला तरी तो वंशवाच्या स्वरूपाचा नव्हता तो सगळा धार्मिक जिनतीमुळे उत्पन्न झाला होता तो सगळा वंशवादिक रूपाचा होता कि ते शुद्ध देवावरून स्पष्ट होते हो का मला तर माहितीच नव्हतं ग बर झालं तुम्ही सांगितलंत ते हो हो

काय थोड ताप येवून राहील अं आणि आता एकदम थोडीशी गार हवा चालू आहे तर सर्दी पण झाली हा हा काय नाही रे वातावरण change झाल कि नाही रे आता येईना झालय कस थंडीत चालू झालय थंडीच पण थोडस तेज चडलाय आणि कस काय कधी पण निघाला रे थंडीत कधी कुणी तेच करत का

ते वातावरण भी वातावरण खराब आहे

हम्म करून घे न तोपर्यंत ते ये नाई बर वाटल तर

आहेच न आता city मध्ये पाय रे ते ते किती गाड्या झाल्या ते पोलीस stand हे हो ना रे हे इकड तर अं जे आपल्या गावाकड, गावकड शुद्धा असल problem आहे city मध्ये तर किती होणार तेच ना मग सगळ

हो रे तुझी आज ची मला जस कि आपल आजच पावूस पडला आहे तस कधी कधी रात लागली तास वाटत कधी कधी जास्त होवू लागाला लागत वातावरण सगळ बदलत चालय म्या त्या गोष्टी कडे लक्ष्य देत नाही म्हणून हु कधी उन्हाळ्यात पावूस पडतो कडी बरसातीत पडतो काह्ही सांगता येत नाही कारण कि आता अं भाग दौड पण किती चालू आहे आमच्या, आमच्या गावाकळ तर पाचशे रोजीच चालू होत आहे अं त्याच्या ले लोक गावाकडच अं बांधावरच काय ते अं शेताच्या side चे झाडे उचलायला जातात आणि हे लोक झाड पण नाही लावत नाही न रे जास्त झाड लावायला पाहिजेत गावाकड जास्त लइ झाड तोडताय रे लोक लइलइ अस म्हणजे एकदम कमी कमी कमी करत चालतय पुन्हा हे रोडची काम आता हे रोडची काम झाल कि लगेच side पुरे पूर्ण झाड

city मध्ये त्याच प्रमाण नाहीच आहे पण गावाकड हेच जास्त चालू झाल आहे तेच ना मग माणसावर जे आता जे जे काही अह धोके निर्माण होतेत जे काही संकट येतेत माणूस त्याच जिम्मेदार असते जस कि आता हे

बरच काम आहेत हम्म हम्म लोक झाड

गावाकडच काय म्हणला गावाकडच काही नाही गावाकडच बी जास्त तेवढे झाड लावत नाही त्याच्यापेक्षा जास्त तर cut करून टाकते आणि कुटून काय माहित चांगल नाही म्हणजे जस जी पद्धत होती ची आपल्या ला नाही निलगिरी च झाड आवडत

जे झाड आहेत ते बांध बांध मोठाले असल्यामुळे किवा ज्या झाडाला जास्त जागा लागत असल्या मुळे ते तोडून टाकण हे पावूस पडण नाही पडायचं कारण पण तेच आहे ह पावूस पडायची जी हवा रोखल्या जाते ती रोखल्या जात नाही आता लई च वातावरण एकदम अस खराब झालय रे बाबा हा oxygen च supply पण oxygen च supply पण हे दमे हे ह्याच ह्याच ह्या कारणामुळे जास्त चालयला लागते

तेच ना आपण निसर्गाच व्येव्स्तीत वापर करत नाही ज्या natural गोष्टी आहेत आता जस कि हिरवळीत पावूस पडल्या नंतर हिरव झाल्यानतर जे काही व्यवस्तीत हवा भेटते ते city मध्ये पण नाहीच भेट कस्या मुळे जे कि झाड झाडांचा प्रमाण बिलकुल कमी आहे झाडांचा प्रमाण city मध्ये कमी त आहेच

हे तर सगळ तर हवेतच पसरत न रे बाबा एका अर्थान city मधी ते गाड्याचा धूर ते कारखान्याचा धूर सगळ सगळ mix होवून ते काय आहे न मग बाहेर जर थोडीसी विद आहे बाहेर फिरलं तर लगेच

अणीकचऱ्याच जरी नुस्त म्हणायला आहे थोड नियोजन आहे नाही त जवळपास बऱ्याच जागेवर कचऱ्याच नियोजन पण तसच आहे कोणी कुठ फेकून देत त्याच्यतून जे घटक आहेत ते तिथच पसरायला चालू होते आणि पाणी कुठ साचल कि तिथ मच्छर होण, मच्छर डसायल कि ते डेंगू सारख ते आजार चालू होण असे बरेच गोष्टी आहे आन double शेतीतून natural खायची सवय लोकांना कमी लागली आहे ते रासायनिक पद्धतीने फवारलेल खानर लोक रासयनिक पद्धतीन खत टाकलेलं खाणार इकड आता काय सगळ chemical टाकण चालू आहे शेतामधी काय करणार याच सगळ chemical, chemical याच्यवर chemical त्याच्यवर chemical हे फवारते ते फवारते नाही ते लोकांना लगाना खावाच लागणार आहे न कारण कि व्यवस्तीत वातावरण ठेवल सगळ्या गोष्टी केल्या पावूस time time ला पडल पावूस time time पडल्यामुळे सगळे पिक पिकायला लागतील

आता आपल्या सारख्या गोष्टी आहेत आपल्या सारखे दवाखान्यात च थोड फार काही करू शकतो पण ज्याच्याकड काहीच नाही ते लोक कस काय करणार ह आता कारखाना आहे ठीक आहे कारखान्या मध्ये काय आहे साखर गोष्ट बनते किवा एखादा product बनते तो कामाचा आहे पण बाकी पण तेत समजा पन्नास टक्के कामाचा असण त्यो साठ टक्के लोकाला जर दुसपरिणाम देत असल तर ते एक टक्क म्हणजे अस फायद्याच न नाही तो कोणत्याच

त्याच्यामुळे जो जो अं जो toxic आहे तो आपल्याला बाहेर पडत नाही तो filter होवून बाहेर पडल्या जात नदीच पाणी जे कि व्यवस्तीत आहे नंतर पुरून तिकड त्या खड्ड्यात टाकण जे कि तेवढ्या जागान तेवढ्या जागान तेवड्या जागापुरत ते harmful असल जस जे गाड्या च गाड्या ला time, time ला servicing करन त्यामुळे अं धूर होणार नाही जे कि sound pollution पण आहे बघ त्याच्यामुळे D J आवाज आले ह्याचे आवाज आले, हे पण आपण रोकु शकतो आणि सगळ्यात मोठ कारण म्हणजे झाड तोड जंगल तोड पण बऱ्याच ठिकाणी होते आता जो कि पैस्यांची पण , पैस्यांची पण उलाढाल आहे पैस्यांची उलाढाल करन नोट छापणे म्हणजे झाड म्हणजे काग कागज, कागज हा main झाडापासून बनवला जातो एक न, गावाकडची लोक काय करते माहित आहे का थोडीसी विदर पैस्याची कमतरता आली आपल्या भानदया वर दोन तीन झाड आहेत टाकल लेका cut करून पुढच विचार करतच नाही लोक यार. पुढच विचार करत नाही कि अह झाड तोडले समजा तिथ सावली देते पूर्ण ते वातावरणात किती हे होईल बदल होईल त्याच्यामुळे ते पाण्याच पाणी पडत नाही टाइमा वर अस तस लइ गोष्टी आहेत यार आता मांस वाढायला लागली आणि झाड कमी होयाला लागली माणूस माणसाला दिवसभरात जवळपास दोन ते तीन झाडांचा oxygen लागतो आता आता सांग किती STABLE आहे पण इथून पुढ वाढणार आहे याच काय करायचं आपण झाड झाड आपल्याला एक दहा मिनिट लागत नाही पण ते झाड उगून येवून oxygen देवू पर्यंत यार किती time लागतो पण झाड छोटा जावू दे आता काय गेल्य hello काय आता, आता जे चालू आहे ते होतच राहणार आहे ते न थांबणार निवर काय अस येला अस लोकांनी जस समजल त काय कि आहे बर लावते झाड पण त्याला कोणी थांबवू शकत नाही आता city मधल्या गाड्या त कोणी थांबवू शकत नाही आता तेथली काम तर असच दिसतात ते ते गोष्ट गोष्ट तर थांबणा थांबवताच येणार नाही अति आवश्यक मधी आहे पण लोकांना निसर्ग निसर्गा बद्द्ल जे जागरूकता हि गोष्ट आधी कराव लागणार आहे त्यामुळे समजा काही कार्यक्रम घेवून लोकांच्या लक्ष्यात आणून देन कि नाही यार आपण निसर्गाच्या लई व्यतिरिक्त चालोय किवा opposite चाललोय hello ह एक न काय आता ते घे तू काळजी चांगली, काळजी घे doctor जावून एखदा तस ठीक आहे ठीक आहे चालेल हो चालन ठेवूका मग

हो सगळं ठीक काय म्हणते आता जंगलामध्ये बहुत अह म्हणजे अह झाडे वगैरे तोडणी चालू आहेत आता हो का

हा हा नैसर्गिक नैसर्गिक जंगलातील म्हणजे जंगलातील आगीचा आगीचा पर्यावरणावर म्हणजे भयानक परिणाम पण होत आहे